चित्रामध्ये बघत आहे ते चित्र एका इमारतीचे आहे या इमारतीचे नाव राजधानी हॉटेल आहे. ही हॉटेल चार मजली हॉटेल आहे अतिशय सुंदर अशी ही हॉटेल दिसत आहे.

हे जे चित्र मी बघत आहे या चित्रांमध्ये मोठ्या पहाडावर जंगल आहे.

अ- धुके जसे पडलेले असतील तसा भाग हा दिसत आहे. अतिशय सुंदर अशी हिरवी घार झाडे पहाडानवर आहे.

हे जे चित्र मी बघत आहे ते एक इमारतीचे चित्र आहे या इमारतीचे नाव आहे. अरमान हॉटेल बेस्ट लॉजिंग ए_सी_ अँड नॉन ए_सी_ --